त्याच्यामध्ये ढगाळ वातावरण आलेलं आहे हिरवी--

आणि त्याच्यतल जे टाइल्स वगैरे आहे --

याचा जो कलर आहे तो रेड मरून कलर मध्ये येतो.

आणि उन्हाळ्यामध्ये तर ह्या खायला आपल्याला खूप सुंदर वाटतात कारण की उष्णतेचं तापमान एक उबसतंय आणि थंडगार आपल्याला--

आणि विक्रेते पण भरपूर आलेले आहे आणि घेणारे पण लोकं भरपूर आहे .

त्या बंगलाला जो कलर आहे तो एकदम सिमेंट कलरचा आहे.

आणि तो लोकांना खूपच आवडेल आजच्या याच्यामध्ये--

चालताना इतक सुंदर वाटतं ते वातावरण निरभ्र आकाश आहे निळ्या कलरचं व्हाईट कलरचे ढगाळ वातावरण झालेलं आहे तिथे.

त्याची कटिंग दाढी जी काय करायची आहे आता हेयर कटिंग --

आणि त्यामध्ये तो सुंदरपैकी अशी हेअर कटिंग करत आहे.

त्याच्यामध्ये खूप सुंदर अशा बदक आहे त्या स--

त्याच्यामध्ये जे ड कपडे डिजाईन ती पूर्ण रेड क --

आणि याच्यामध्ये बाईक आलीए फोर व्हिलर आहेत अनेक प्रकार--

ती सुंदर आणि एकदम ब्युटीफूल काय त्याच्यामध्ये?

याच्यामध्ये लोकं आलेले आहे वेटर्स आहे आहे भरपूर लोकांचे जेवण करून झालेले आहे .

पूर खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे याच्यामध्ये खूप सुंदर असं घर आहे.

आणि जवळपास सायंकाळचं वातावरण आहे साईडला समुद्रसपाटी आहे आणि सगळ्या--

आणि सगळ्यांना आवडेल जसं सायंकाळी आपण फिरायला जातो .]

घर तर इतकं सुंदर परफेक्ट आहे की सगळ्यांना आवडेल.

जवळपास जो आपण गुच्छा गुलदस्ता म्हणतो तिथं--

जेन्ट्स लेडीज खूप प्रकारचे लोक आलेले आहे इथे .

त्या रोड नी जाताना आपल्याला मला वाटतंय समोर एक गार्डन आहे.

त्या रस्त्याच्या साईड ला खूप मोठी अशी वाल कंपाऊंड आहे.

ते खूप सुंदर सजवले सारख्ं आहे जसं काही लग्नाचं हॉल राहतं तशाप्रकारे.

निरभ्र असं व्हाईट कलर चं आभाळ आकाश आहे तिथे--

तशी आहे काय मोठी झाडं हिरवेकंच आहे.

ते खूप सुंदर आहे गालिचा तर एवढा सुंदर परफेक्ट आहे जांभळ्या कलरचा त्याच्यावर गोल्डनचं पूर्ण शेड आहे आणि ते मला वाटतंय विकायसाठी ठेवलेले आहे.

इथे मध्ये नारळाचे झाडं लावलेले आहे आणि त्या हॉटेल चा जो कलर आहे--

तो एकदम परफेक्ट आहे त्या हॉटेलला ला सूट होईल अशा प्रकारचा पण तो साईडला जी बिल्डिंगज आहे.

आणि ते हाॅल चं जे डेकोरेशन केलेलं आहे--

आणि पूर्ण अशी गर्दी आहे. पूर्ण अशा प्रकारचं--